माझ एक लोहे का मशीन दिखतल माझ एक जाली दिखतल माझ एक घास लगतल हरे हरे घास दिखतल माझ पानी दिखतल बड़ा समुन्दर भी दिखतल बीच टाईप दिखतल.